त्याच्यावर साईडला असे घास वगैरे दिसतात आहेत म्हणजे खालती.

आणि एक प्लेन अ प्ल एरोप्लेन आहेत जातंय उडतंय.

एक शॉपिंग आहे त्याच्यामध्ये कपडे लागलेत अंगल वर व्हाईट कलर रेड कलर क्रीम कलर --

य हिरवे कलर पण आहेत आणि --

एक अ रूम आहे बेडरूम आहे जे की रूम्स छान दिसताय आणि जे--

त्याचं कलर कलर पिलोच्या रंग रेड आहे व्हाईट आहे.

क्रॉस मध्ये त्याची पण डिझाईन छान वाटते ब्ल्यू कलर आहे रेड कलर आहे.

हे लग्नाचं स्टेज आहे त्याच्यावरती डेकोरेशन आहे.

हॉल सारखं दिसतंय त्याच्यामध्ये एक स्टॅच्यु आहे.

आणि जसे दोन बायका वरती जातात आहे स्टेपवर .

इथे स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यावरचे जे सिनेरी आहे खूप नैसर्गिक खूप छान दिसतेय आणि त्याच्यावर झाड वगैरे आहेत.

ते बिल्डिंगी दिसतात आहेत छान निसर्गी दिसतंय त्याच्यामध्ये--

तो जो जा ती जी जागा आहे--

बारीक बारीक झाडं आहेत आणि त्याचं सिनरी मध्ये कसं --

आणि अवतीभवती असे टब्बे आहेत जसं की त्याला बनवायला घेतलंय.

चं दोन्ही टायर एकदम म्हणजे--

अ नवीन करायला घेतल आणि असं आत मध्ये जे सिल्वर कलर ची लादी आहे --

पण त्याची अवतीभवती बिल्डिंग दिसतायेत झाडे दिसतातय आकाश दिसतोय.

इथे एक बी_एम_सी च ऑफिस असेल असं एक मोठं हे दिसतय.

स्विमिंग पूल आहे त्याच्यावरती असं पिवळं असा--

ट्रेनमध्ये उतरलाय आणि वेगवेगळे कलरचे एक वॉल्स आहेत डिझायनिंग आहेत म्हणजे --

आणि तिचेच लोकं बाहेर उभे आहे सर लोकं बाहेर उभे गेटचे सगळे वेलकम करत आहे पोरगी पाया पण पडते.

आणि दोन पिशव्या तिच्या हातात आहे आन --

अ मुलगी फ्रॉक घालून उभी आहे बाई आहे.

काय दिसतेत अह डोंगरं दिसतं आहेत आकाश दिसतंय नजारा दिसतोय.

चपलाच शॉप दिसतंय जसे की शूज आहेत मोठे --

म्हणजे कपाट कपाट नाहीए ते शॉप आहे शॉपिंगचं दुकान आहे त्याच्यामध्ये--

आणि एक जे खरीदासाठी स्वॅप --

एक माणूस मच्छी विकतोय त्याच्यामध्ये ते पिवळा टब पण दिसतोय त्याच्यामध्ये मच्छी आहे आणि--

त्याच्यामध्ये तो तळून तळून देतोय.

एक अंडरवेरच दुकान आहे जे की त्याच्यामध्ये--

अ बॉक्स आहेत पॅकेट आहेत त्याचे अंडर वेअर दिसत आहेत.

आणि बॉड्या पण दिसतं त्यात वेगवेगळी प्रकारचं --

एक जोड आहे एक माणूस सायकल चालवतोय जिथे खंबा आहे खंबे समोर एक --

एक डोंगर दिसत आहेत डोंगरावर तिथे जवळ जवळ छोटी झाडं पण दिसतातेत घास पण दिसते.

माणसं राहतात त्याच्या आतमधी असंही दाखवलेलं आहे.

अ कपड्याचा एक शॉप आहे तिथे एक बाई आलेली आहे मला वाटतं अ ड्रे अ--

शर्ट पीस असं काय कपड्याचं दुकान दिसतंय.

एक माणसाचा फर्निचर फोटो लागेल त्याने शर्ट घातलेलं आणि एक बाई तिकडे उभी आहे दुकान बघते एक माणूस पण--

तिथेचा आहे तो अ शर्ट बघतोय पीस शर्ट --